मोठ झालोना मोठ झालोना नुसत tension काम हे ते चालू होऊन जातं यार. होणं school life मध्ये काही म्हणजे कसं tension नाही काही नाही काही नाही मस्त आराम. अं खेळायच उड्या मारायच्या अभ्यास करायचा तेव्हढ्या पुरत तेवढं. झालं की परत खेळायच परत हे रोजचच . रोज सकाळी शाळेत जायचं दुपारी मैत्रिनी सोबत परत यायचं. ती पण वेगळीच मजा होतीना यार. माझी पण आमची पण खुप मजा येत होती ग बाई. मज्जा मस्ती tuition, class शाळा, खान, पिण, खेळनं काय दिवसं होते ग. गेला आता. आता college ला काही मज्जा नाही पहिल ती शाळेत येत होती college ला काहीच मज्जा येत नाही. आरे school life सारखी life च नाही दुसरी शप्पत.

हा ते हाये school life म्हणजे शेवटी school school असते. हम्म खुप भारी. college पण असतच पण school शेवटी school आरे आतामुलांना शिकवतेना असं मी बघते त्या मुलांना शिकवतांनी वगैरे. ते मस्ती करत असतात मी ज्यावेळेस शिकवते तेव्हा मला माझ आठवत यार आरे मी पण मस्ती करायचे कधी मधी. sir एकिकडे शिकवायचे आणि आपल्या दुसरीकडे गप्पा चालायच्या . आमचं तसच होतं मी पण तसच करत होते. sir खुप बोलत ओरडत रेणुका अस नको करु आरे मा म्हणजे मी तर जास्त नाही असच काहीना काही चुळबुळ चुळबुळ चालू रहायची सारखी. sir जेव्हा शिकवायचे madam शिकवायच्या.

आधी वाटत होतं कधी हा संपेन आणि आता फक्त.

आणि परत ते कसं आपले school किती strick होती uniform च्या बाबतीत. केसं वेण्याच घालून या दोन दोन nail paint नाही लावायची. disciplene

होना गं दिवसं होते.

कोणी कोणी काय आनायच कोणी समोसे आनन, कोणी ढोकळा आनन, कोणी घरुण पाणि पुरी सुद्धा बनवून आनायचे लोक. म्हणजे सगळे मुल मुली, म्हणजे ते घरच खायला किती tasty लागायचना यार म्हणजे. बाहेर भेटत आपल्याला. पण जे school मध्ये आनंद नगरी असायची ती एक number असायची यार.

तुला आठवत का एकदा प्रियंकाने आनंद नगरीमध्ये पैसेच dustbin मध्ये टाकले होते. हा आठवतं ना.

thank god तिथेच होते पैसे. हो ना ती पोगी किती परेशान झाली प्रियंका. तीला वाटलं हरवलेच का? आता बोलतो असं वाटल बुआ मी म्हणून school मध्ये बरं झालंं dustbin लगेच तीला लक्षात आलं. परत गेली आन त्या dustbin मधुन पैसे काढुन घेतले पोरीनं. हो तेव्हढ आहे. चालतं मग अंथरुन काढलय आता. चालेल यार कर आराम भेटु मग bye

काय नाय रे आब्येच शेतामध्ये आलो होतो काय म्हणतो काय नायरे बस मजेत चालू है काय म्हणतायत घरचे वगैरे कशे येत थांब एक मिनटं मला आपल्या ठेक्यच्या बाहेर जाऊदे आपल्या ठेक्या मध्ये नाय बोलताय दोन मिनिटं थांबणं

एक एकच मिनटं हा हा बोल भाई भायेर आलतो मी बोल काय झालं बोल ना

काय म्हणतो काय नाय भेटला नाही किती दिवसांनी नाय रे पेपर आलेले जवळत्याचा मुले थोडा स चालू ए तान ताण चालू ए डोक्यामध्ये माहिती आहे का पेपर जवळ आलेले अब्यास काहीच नाय झालेलाय आणि मस्त सिलॅब्स पण चांगलाच पुढं गेलेलंय तेच ना तुझं काय चालूये तुझं कॉलेज चालू ए का रेगुलर हा माझं आता काय आत्ता अह प्रथम वर्ष आहे तर एव्हडं काय टेन्शन काय नाय ए माझी एक्साम पण आता आता एक औगस्ट मध्ये सुरु होईलात आता तर काय जुनाच चालू ए आत काय माझं अड्डमिशन होऊन झालाय महिना तर सरानी बोलावलंय मला एक

मी काय म्हणतो आपण आता माझं एक दोन दोन तीन दिवस होईल माझं आज काय आहे शुक्रवार पर्वा शनिवार तर पणे शुक्रवार परवा रविवार येणार रविवारी काय कर माहितीये का रायवारी सकाळी सकाळी जाऊ आपण ट्रककिंग करायला जावं आपण टेकडी चढायला जावं आपण दोघं आपण टेकडीवर

मी तुला तेच म्हणारं होतो किती दिवस झाले काही नाही आपण भेटलो नाही म्हंटल तेच बहाणे आपल्याला भेटणं पण होऊन जाईल आणीन फिरणं पण होऊन जाइल गोगाव टेकडीला अरे आता वातावरण ते किती मस्त झालाय पाऊस पडलाय एक पाऊस पडलाय मस्त पैकी आणि मस्त हिरवा गर झालाय मग टेकडीवर नाय का खूप छान हवा येईल माहिती ए का थंडगार आनि आता खूप गरम गरम होऊ लागलाय ना नुसता काय घरात बसल्या फॅन चालू असून पण मला घाम घाम होउ लागला माझं अंग माहिती ए का मुंबई सारखी फीलिंग येऊ लागलीये विचार कर मुंबईमध्ये विचार केर लोक कसे राहत असल मग जो औरंगाबाद मध्ये एवढी गर्मी होऊ लागली तर मुंबई मध्ये कास होत असेल याचा विचार कर आला मुंबई ला जाईल का आत तुला खर सांगू का लग्नाचा पत्रिका आलेल्यात घरी मुंबईच्या आपल्या घरच्या टाळू टाळू लागलो उन्हामुळं नाय रे बाबा ऊन खूप ए माहिती ए का ऊन खूप आहे तिकडे मुंबईला ऊन म्हंटल ना तर बापरे बाप कारण मी पण गेल तेच ना मुंबई मुंबई च अवघडच विषय आहे बाबा मुंबई मध्ये जस एक तर मुंबई मधली लोक फुल एकदम काय म्हणतात त्यानचे संस्कृतीचा वेगळाच विषय चालूये त्यांचा जाऊदे त्यांचा टॉपिक त्यांचा जाऊदे त्यांचा आपण विषयच नको काढायला पण मुंबई चा जीवन खूप अवघड ए रे बाबा सकाळ कधी होते रे आणि रात्र कधी होते ते कायीच काळात नाही रात्रच होत नाही रात्र रात्र भर तिकडं फिरायला राहतात लोक हॉटेल वगैरे चालूच असतात सर्र्व काही चालू असत आन उन्हाळ्यामध्ये तर मला जाऊच नाय वाटत

तू जे म्हणत ला ना तिकडचा लोकांचा जीवन खूप म्हणजे असं अ वेगळाच आहे ना माझं एक

पळापळीच ये माझा एकभाऊ ये अह तिकडे त्याच नाव ये लोकेश म्हणून तर तो म्हणजे लहानपणी पासून डान्स वगैरे करतो नाय का तर तोऔरंगाबादला राहतो पण त्याचा जे ए मेन वगैरे काम वगैरे राहता ना काम किंवा अह वेगवेगळे जे प्रोयोग वगैरे करताना तर तिकडे तर मुंबईला कसा शुट वगैरे होत राहत माहितीये का तर तो राहतो नेहमी आपल्या कडे माझा काकांचाच मुलगा ये आपल्या रवी म्हणून दादा ए तर हा हा तर हा त्यांचाच मुलगा हे तो तर मग मस्त नाय का ते वेगवेगळे शो वगैरे करत राहतो त्याचा नंतर मोठे मोठे जे सेलिब्रिटी येत ना

कि कि यार लहान ए पण लहान नाय म्हणता

हा लहानभाऊ ये ना आपला

आ तर मग त्यांनी म्हणजे काम वगैरे केलेत त्याचा नंतर त्याचाच एक सिनेमा पण आलेला ए म्हणजे येणारच ए आता एक एक आ समजा सप्टेंबर चा एंडिंग ला येणार ए आ अँनिबडी कॅन डान्स म्हणून तर मग हा तर त्याचा मध्ये त्यांनी एक रोल वगैरे केलेलाय नाय का हो चंगलंय रे बाबा तुझाच भाऊ तुझा चांगलाच शिकलाय बाबा डान्स मला पण सांग त्याला नृत्य नृत्य शिकवायला लाव त्याला मला पण विडिओ वगैरेमला बनवायचा म्हणा फोटोस वगैरे काढायांचे सांग त्याला अरे पण माझा विचार एक चालू ए मस्त पैकी मला एक रास्ता माहिती ये का पर्वाचा दिवशी ये तू पर्वाचा दिवशी जावं गोगोव टेकडीवर मस्त जावं मस्त गोड्गावाची टेकडी चढू बिस्कीट चा पुडा घेतो मी सोबत काही तरी घेतो वर खाण्यासाठी आपल्या पाण्याची बॉटल वैगेरे काय आपला हे घेऊन जायचा ऐक ना मी काय म्हणतो टेकडीवर मॅग्गी वगैरे बनवायची का भांडी आणू का मी घरून नाय तर मग मॅग्गी चे पुढे मी आणतो आ मसाला वगैरे कांदा मिरची वगैरे सगळं मी आणतो ठीके तू काय कर तू फक्त पातेलंआन आणि पाणी आन आणि थिईके अन आपण तिथे च मी काय करतो सनी ला बोलावतो ओम ला बोलावतो अजून त्या चा नंतर ए ए आभिषेक ला बोलावतो मी चार जण घेऊन येतो कारण मग ते कस ये माहितीये का अभि अभिषेख ला नको अभिषेख ला नको रे अभिषेख तुला माहिती रे किरकिरी करतो काय नाय होत रे कसा करतो मग अभिषेख ला नको म्हणतो का अरे तू त्याला फोने लावशील तर तो तुला काय म्हणाल माहिती ए का जाऊदे यार पप्पा नाय म्हणत मम्मी नाय म्हणत सकाळी नाय उठत

तोतो स्वप्नील झाड कट करतो म्हणून आपल्या तो स्पुर्ती मध्ये झोपलेला त्याचे पण ते पप्पा पोलिस बिलिस आहेत म कसा म्हणायचं त्यांनी पहिला काय केलं आम्ही प्लॅन वगैरे केलं कि आपन पण जाउ गोडवाडा टेकडीला

आत अजून पाऊस पडून फक्त दोन तीन दिवस झाले आणि त्याला लागेच सर्दी पण झाली खोकला झालं मस्त सकाळी फोने केला त्याला तर असं बोलायला लागला कि यार भावा माझं डोकं दुखताय मला सर्दी ताप आलाय म्हणे तर अरे त्याचे त्याचे खूप नाटक असतात रे मला त्याचे नाटक नाय आवडत डोकं दुखत सर्दी येति ताप आलाय हे आलाय ते आलाय इतका नाजूक दाखवतो ना स्वतःला कि काय संगहू म्हणजे आपणच कोणत्या तरी वेगळ्या य कि आपल्याला कोणतेच आजार होत नाही म्हणून त्याचा साठी बॉडी वगैरे चांगली ठेवावी लागती शारीरिक शारीरिक हे करावा लागत खेळाला जावं लागत तुम्ही फक्त जेवलं लागले बसू लागले झोपू लागले असा नसत ना बाबा व्यायाम पण करावा लागतो तुम्ही व्यायाम नाय करणार मी तुमचा कसा काय आरोग्य चांगला राहील बरोबर ए ना अरे मी त्याला म्हणत होतो त्याचा हे बघ तर त्याचा हे बघ त्याचा घराचा समोर ए ना एक मैदान ए ठीके तर त्याला बोलतो मी बाबा जा जात जा म्हणून किंवा मला फोने कर मी येतो तुझा सोबत क्रिकेट खेळायला फुटबॉल खेळायला जे म्हणशील ते खेळू माझा कडे इतके मित्र कंपनी आहे म्हंटलं तुला जे वाटलं ते खेळू तर तो काय म्हणतो ठीके ठीके म्हणतो आणि आईनं टाईमला भाव माझं हे काम निघालं ते काम निघालं तर मी येणार नाय आस तास म्हणंटलं जाऊदे बाबा आपण बोलून बोलून किती बोलणार ए जाऊदे आपण काय करू माहिती ए का या तिथे आपण जे ट्रेकिंग करणार ए गोगोव टेकडीला आपण मस्त करू माहिती ए का मी आणतो मॅग्गी वगैरे सागळे वगैरे पुढे वगैरे आपण तिथे बनवून खाऊ ठिकेना हो चाललं ना चाललं ना तिकडं मस्त पैकी काय करू माहितीए का स्टार्टींग आपण स्टार्टींग आपण तिकडे काय करूपहिले गाड्या लावून टाकू तिकडे बाजूला ते ग्राउंड मध्ये गाड्या लावल्या ना गाड्या लावल्याचं यानंतर काय कर मस्त पैकी मी भांडं वगैरे मी घेऊन टाकलं माझा कड मस्त पैकी चढू चढल्याचा नंतर मला एक स्पोर्ट माहित ए टेकडी वरचा मला एक स्पोर्ट माहित ए मला छान स्पॉट ए तिकडं कास पाणी म्हणजे थोडास कास ते साचलेला पाणी पण जमा होता पावसाचं माहिती ए का फोटो फोटो वगैरे भारी होईल परत तिकडे काय करू माहिती ए का मस्त पैकी तिकडं जातो आणि माझा कुत्र्याला पण आणतो मी कुत्रा भी चढतो ना बाबा टेकडीवर सवय लावलीय मी त्याला

काळू काळू नाव ठेवलाय घरचानी काळ कलर ए ना त्याच काळा कलर ए ना काळू नाव ठेवलेलं ठीके ठीके चालेल ना कालू ला आ आण म्हणजे मग अह चढ चढतो म्हणजे भारीच ये रे मग चढतांना मी त्याला सवय लावलेली मधी मधी लय मधी मधी नाय की अ चान्गली सवय मला लागली होती माहितीये का सकाळी नी तर संद्याकाळी मी एक तरी राऊंड मारायचो माहितीये का मी टेकडीवर त्याला मस्त पैकी एक आपल्या गाडीवर बसवायचं गाडी वर बी बसत तो

मस्त सवय आणि कास कास माहितीये का पहिले तर तो कोणावर कोणतं अंगावर धावत पण नाय माहित ए का समजदार ए एकदम ट्रेंनिंग वगैरे दिलीय एकदम पप्पानी पप्पानी खुपम छान शिकवलंय त्याला पूर्ण शिक शिक्षण दिलेलंय त्याला पप्पा बरोबर आपल्याला सर लोकांनी शाळे मादी शिक्षण दिल आणि इथं घरी पप्पा कुत्र्यांना शिक्षण देऊ लागले हा पप्पा म्हंनटले बस

नाही नाही काही कसा आहे अरे माझा कडे पण आहे ना कुत्रा पण मग तो आहे ना म्हणजे त्याला म्हणजे ना असं कोणी शिकवालच नाही तर ते एकमेकांचा म्हणजे कोणाच्या पण अंगावर धावल

चालेल ना चालेल ना मी पण काय माहितियेय का आपल्या या एवढा कॉन्ट मी काय करतो माहितीये का आपल्या एवढया कॉन्टॅक्ट मध्ये जवळ जवळ चे जे आहेत ना ओम वगैरे जे ए ओम ला लावतो राहुल ला फोने लावतो अजून जमलं तर बगहू त्यांना सांगतो मी कि असं असं आपलं ठरलेला आहे म्हणून कि रविवार चा दिवशी टेकडी वर जायचा ब् र ते काय म्हणतात ते बघू आपण त्यांनी जे जे ते येतील त्यांनाच फोने लाव जे नाय आले ते नाय आले सोडून द्यायचं विषय नाय ना काय प्रॉब्लम नाहीये माझा कडे जे हाय ना ओम अभि अभि तर नाय ना बोलला तू ओम ला नई श्री ला सांगतो मी त्याच टेन्शन घेऊ नको ठीके

कर मग उद्या कॉल मला जाऊ सकाळी

हो ठेव ठेव hello!

hi सार्थक, काय चाललय तुझ? काहीच नाही, आत्ता दुकाना मधे सध्या आपल्याला आज business विषयी बोलायच होत आ लय दिवसातुन call लावला तू कुठे आहे सध्या सध्या गावकडे सध्या आज आपल्याला business विषयी बोलायच होत हो हा बोलू ना, तुझा कसा business चालू आहे?

CUSTOMER वगरे येतात की नाही? CUSTOMER येतात की नाही?

हो, भरपूर अं

सकाळला होत, पण ते कश्याच टाकल होत? काय?

अहो! मी gold च दुकान टाकल होत सोनार कामच

हो, भरपूर अं business होतो दिवसभरात हो, जोरदार चाललंय अं पंधरा ते विस हजार रूपए गल्ला आहे, रोजचा माझा काय अडचण नाय, माझं पण बरच आहे जरा दहा हजार रूपए होतेत रोजचं profit

okay च आता सध्या चाललंय regular आपल घेऊन टाकायची मस्त पैकी showroom करायच

showroom करायचं सध्या पुढ भविष्यात showroom होयं! मला वाटलं मी वाजार विचारत होतो

showroom ला तर लय खर्च येईल? हम्म लागतील, पन्नास- एक लाख रूपए

हो loan करायच, थोडं loan थोडं budget तस profit होतंय पंधरा-वीस हजार रूपए रोजचं काय अडचण नाय

येवड्या दोन तीन त वर्षा मधे करून टाकायचं

मग सध्या? सध्या, दुकानातच असतो सध्या

सध्या दुकानात दुकान बघायचं, परत आपल चाललंय बर तर

एखाद दिवशी नगरला चक्कर माराव, दुकान वगैरे बगून जा, मस्त पैकी आमाला अजून एक अं business टाकायच नियोजन होतं, तर थोडी फार मदत मिळेल का? नगर मदे चालेल न business नगर मदे टाकायचा होता तर नाही म्हणजे एक आहे आपला कपड्याचा पहिला, पण अजून एक टाकायचा होतं नाय का? आपल्याला

अं असा अजुन मी विचार करतोय, पण चांगला लय विचार केल, तुम्हाला बर विचाराव हो हो टाका कोणता टाकायचा विचार करा, आणि सांगा थोरा अ माहिती द्या म्हणजे, आम्हाला बी समजल हो टाका टाका काय अडचण

आमच्या गावा मधे तर मिसळी चे दूकान नाय, मिसळि चे दुकान business दूकान चालू केले तर भरपूर चलल

हो चालेल ना, इथ नाही आहे सध्या चांगल

professional दुकान करायचे कशे customer ला बर वाटल पाहिजे, आत मध्ये आल्या आल्या fresh वाटल पाहिजे

तस केल की कस customer पण खुश होऊन जातो